आणि हे पंधरा प्रश्न प्रत्येक प्रश्न दोन मार्काचा असतो त्यामुळे हे मार्क होतात तीस मार्क आणि combine ची जी परीक्षा असते किंवा गट क ची जी परीक्षा असते त्यामध्ये हा विषय आपल्याला दहा मार्कासाठी किंवा पंधरा मार्कासाठी असतो. तर राज्यासेवेच्या परीक्षेमध्ये हा विषय आपल्याला जवळपास तीस मार्कांना असतो आणि combine ची परीक्षा आणि गट क च्या परीक्षेमध्ये हा विषय आपल्याला दहा ते पंधरा मार्कांना असतो. त्यामुळं हा एक merit ठरवणारा विषय आहे. तर तुम्ही आता नीट लक्ष दया आपन एक एक topic व्यवस्थित पने अभ्यासुया आणि हे जे lecture असणार आहे या मध्ये परीक्षेसाठी महत्वाच्या topic वर focus केल्या जाणार आहे. तसे तर राज्यशास्त्र खूपच मोठे आहे यामध्ये अजून सुद्धा topic आहे बरेचशे तर त्यावर focus न करता परीक्षेमध्ये जे महात्व्वाचे topic आहे, म्हणजेच काय तर मुलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्व, मुलभूत कर्तव्ये यावर दर वर्षी प्रश्न विचारला जातो त्याच बरोबर घटना निर्मिती आणि घटना ची वैशिष्ठ्ये या वर दर वर्षी एक प्रश्न असतो.

यावर सुद्धा दर वर्षी प्रश्न विचारला जातो. current चे जे महत्वाचे topic आहे जे या वर्षात महत्वाच्या घटना होऊन गेल्या तर त्याच्या दृष्टीकोनातून जे महत्वाचे topic आहेत. जसं की नागरिकत्वन, आपण नागरिकत्व कायदा केला म्हणून नागरिकत्व हा topic अभ्यासनं आपल्याला या वर्षी साठी अतिशय महत्वाच आहे. तर अश्या प्रकारे आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत आणि संसदेवर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात आणि combine ची जी परीक्षा आहे अजून एक गोष्ट लक्षात घ्या राज्यासेवेच्या परीक्षेमध्ये जे केंद्र सरकार चे topic आहे जसं कि राष्ट्रपती उप राष्ट्रपती पंत प्रधान व त्यांचे मंत्री मंडळ संसद या topic वर focus केला जातो. आणि combine ची जी परीक्षा आहे तिच्यावर मुख्यमंत्री, राज्यपाल, विधी मंडळ विधान सभा, विधान परिषद त्याच बरोबर उच्च न्यायालय, न्याय व्यवस्था यावर focus केलेला आपल्याला दिसून येतो. तर आपण व्यवस्थित पने सर्व lecture चा अभ्यास या lecture मध्ये करणार आहोत. तर तुम्ही lecture नीट बघा. तर मित्रांनो तुम्ही हे lecture ध्यान देऊन व्यवस्थित पाने बघा आज तुमचे सर्व doubt clear होईल. चला तर मित्रांनो सुरुवात करूया अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला तर मित्रांनो आजच्या lecture मध्ये जो आपला पहिला घटक आहे तो आहे ब्रिटीश कालीन कायदे. आता ब्रिटीश कालीन कायदे नेमक काय आहे तर ब्रिटीशांचे ज्या काळात भारतावर शासन होते त्या काळात ब्रिटीश संसदेने भारतासाठी काही कायदे पारित केले होते त्यांना आपण ब्रिटीश कालीन कायदे अस म्हणतो. आता ब्रिटीश कालीन कायदे सुद्धा दोन प्रकारचे होते. एक म्हणजे company कार्यकाळात pass केलेले कायदे आणि दुसरे म्हणजे ब्रिटीश राजवट कार्य काळात pass केलेले कायदे. आता आपल्याला माहिती आहे की अठराशे सतराशे सत्तावन्न पासून अठराशे सत्तावन्न पर्यंत भारतावर east india company हे राज्य करत होती. म्हणजे त्यांची जी east india company होती ते राज्य करत होती. आणि अठराशे सत्तावन्न चा उठाव झाला, आणि ब्रिटीश राजवटीने काय केलं ब्रिटीश राजसभा ने काय केलं सभा स्वतः कडे घेतली. तर अठराशे अठ्ठावन्न पासून ते एकोनाविस्से सत्तेचाळीस पर्यंत ब्रिटीश राजसभा ची सत्ता भारतावर होती. मित्रांनो ब्रिटिशांनी आता तुमचं लक्ष द्या ब्रिटीश कालीन कायद्याचे दोन प्रकार कसे पडतात तर ब्रिटिशांनी सतराशे सत्तावन्न पासून अठराशे सत्तावन्न पर्यंत म्हणजे हा जो company चा कार्यकाळ आहे त्या दरम्यान जे कायदे pass केले त्या कायद्यांना आपण company कार्यकाळातील कायदे म्हणून ओळखतो आणि त्या नंतर अठराशे आठावन्न पासून एकोनाविस्से सत्तेचाळीस पर्यंत हा जो कालखंड आहे या कालखंडात ब्रिटीश राज्पादाने भारतावर राज्य केले. त्यामुळं या कालखंडात पारीद करण्यात आलेल्या कायद्यांना काय म्हणतात? ब्रिटीश राजपद कार्यकाळातील कायदे. तर मित्रांनो सुरुवातीला आपण company कार्यकाळातील कायद्यांचा अभ्यास करणार आहोत आणि त्यातीलच जो पहिला कायदा आहे तो आहे regulating act सतराशे त्र्याहत्तर. company कार्यकाळात जे कायदे pass करण्यात आलेले होते ब्रिटीश संसदे मार्फत ते का करण्यात आले होते तर ते company चा जो राज्य कारभार होता त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे कायदे pass करण्यात आले होते. आता हा जो पहिला कायदा आहे तो आपण बघू तर company च्या भारतातील राज्यकारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा काय pass करण्यात आला होता. आता या नंतर या कायद्यामध्ये बदल काय करण्यात आला हे आपण लक्षात घेऊ.

त्या governor ला आता governor general यांचा दर्जा देण्यात आला. काय करण्यात आल governor general यांचा दर्जा देण्यात आला. आणि जो कलकत्त्याचा governor होता Warren Hastings हा बंगालचा पहिला governor general बनला. कुठला बंगालचा पहिला governor general कोण बनला Warren Hastings आता या नंतर सतराशे चौऱ्ह्यात्तर ला कलकत्ता येथे म्हणजेच बंगाल येथे supreme कोर्टाची स्थापना करण्यात आली. आता इथ confusion व्हायचय कारन आपल्याला माहिती आहे आपलं supreme court कुठ आहे तर दिल्ली च्या ठिकाणी. तर सतराशे चौर्ह्यात्तर ला supreme कोर्टाची स्थापना कुठ करण्यात आली तर कलकत्त्याला करण्यात आली. आता या नंतर पुढील कायदा आहे सतराशे एक्क्यांऐंशी चा संशोधनात्मक कायदा अजून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो या regulating act द्वारे governor आणि त्याची एक council निर्माण करण्यात आली होती. आता governor आणि त्याची council काय करायची जो बंगाल चा भाग होता त्यासाठी कायदे करण्याचा त्यांना अधिकार होता पण आता या यांनी जो कायदा निर्माण केला असेल त्याला संमती देण्याचा अधिकार या supreme कोर्टाला दिला होता. तर हे supreme court काय करणार होते governor general आणि त्याच्या council ने केलेल्या कायद्यांना संमती देण्याच कार्य

सतराशे एक्क्यांऐंशी मध्ये संशोधनात्मक कायदा करण्यात आला आणि त्यामध्ये एक तरतूद होती ती तरतूद काय होती governor general आणि council ने जो कायदा केलेला आहे त्याला supreme कोर्टाची संमती देणं आता काढून टाकलं म्हणजे आता supreme कोर्टाची जी संमती देत होते या पूर्वी ती देण्याची आता गरज नव्हती. आता या नंतर पुढील कायदा आहे सतराशे चौऱ्यांशी चा pitt चा भारत कायदा. आता या pitt ने भारतासाठी एक कायदा केला होता सतराशे चौऱ्यांशी मध्ये. तर या द्वारे मुख्य changes काय करण्यात आले तर या द्वारे संचालक मंडळ आणि नियंत्रक मंडळ असे दोन संस्था निर्माण केल्या गेल्या. या पूर्वी कशी व्यवस्था होती, तर या पूर्वी फक्त त्या ठिकाणी संचालक मंडळ होतं. आणि संचालक मंडळ सर्व निर्णय घ्यायचं. पण आता काय करण्यात आल संचालक मंडळ वर पण नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण मंडळाची निर्मिती करण्यात आली आणि नियंत्रक मंडळामध्ये ब्रिटन चे जे परराष्ट्रामंत्री होते आणि त्याच बरोबर ब्रिटीश मंत्रीमंडळातले जे अर्थ मंत्री होते यांचा समावेश होता. म्हणजे नियंत्रक मंडळ किती powerful बनवलेला असेल तुम्ही विचारू शकता. तर त्याच बरोबर इथे कार्यांची सुद्धा विभागणी करण्यात आली. व्यापारी कार्य जे होते company चे ते संचालक मंडळाच्या हातात देण्यात आले आणि जे राजकीय कार्य होते, लष्करी कार्य होते ते नियंत्रक मंडळाच्या हातात देण्यात आले. तर हा जो बदल आहे तो सतराशे चौऱ्यांशी pitt च्या भारत कायद्यानुसार करण्यात आला. मग त्या नंतर charter act अठराशे तेहत्तीस, मित्रांनो बरेचशे charter act येऊन गेलेले. एकूण चार charter act आले होते. एक आला होता सतराशे त्र्यान्नौ ला नंतर परत वीस वर्षानंतर अठराशे तेरा ला नंतर अठराशे तेहतीस ला आणि नंतर अठराशे त्रेपन ला. आपण इथं अश्याच कायद्यांचा अभ्यास करणार आहोत. ज्यातून पुढे भारतीय राज्याघटनेची निर्मिती होण्यास मदत झालेली आहे.

तर या मुळे काय झाल company चे जे व्यापारी अधिकारी आहेत ते समाप्त करण्यात आले आणि company ला फक्त एक राजकीय सत्ता म्हणून राजकीय सत्ता बनवण्यात आलं आणि बंगाल चा जो governor general होता पहिला governor general कोण होता Warren hestings तर आता बंगालच्या governor general च्या दर्ज्याचे हे करून त्याला भारताचं governor general बनवण्यात आलं. आणि पहिला भारताचा governor general कोण होता तर Lord William bentinck हा पहिला भारताचा governor general होता. आता या नंतर या कायद्यामध्ये एक कलम सुद्धा होतं ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, या वर प्रश्न विचारला जाईल. तर ह्या कलमात अशी गोष्ट होती की कोणत्याही भेदभाव न करता हिंदी लोकांना प्रशासनात नोकरी दिली जातील. अशी हे कलम होतं. काय कलम होतं? कोणत्याही भेदभावा विना हिंदी लोक जे होते त्यांना प्रशासनात नोकरी दिली जाईल. पण हे कलम काही अंमलात आलं नाही इंग्रजांनी काही भारतीय लोकांना जे इंग्रजी प्रशासन होत त्यात काही नोकऱ्या दिल्या नाही. पण या कलमाची अंमल बजावणी पुढच्या charter act मध्ये करण्यात आली. आता पुढील जो charter act आहे अठराशे त्रेपन्न चा या मध्ये काय करण्यात आलं भारतासाठी स्पर्धा परीक्षा घेण्याच नियोजन करण्यात आलं. आणि या साठी एक आयोग नेमला, तर तो आयोग महत्वाचा आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. अठराशे चौपन्न मध्ये Mecaulay committee नेमण्यात आली आणि Mecaulay committee नं अहवाल लिहिला आणि त्या नुसार भारता मध्ये स्पर्धा परीक्षा घेण्याच सुरु करण्यात आलं. आता या कायद्या नुसार अजून एक महत्वाचा changes करण्यात आलेलं आहे. तो तुम्हाला बघायचा आहे सुरुवातीला आपण काय बघितल होतं? आपला जो पहिला कायदा होता regulating act या मध्ये governor general आणि त्याच्या council ची निर्मिती करण्यात आली होती. आणि हे council च काय करायची कायदे pass करायची आणि कार्याकारी जे निर्णय होते ते सुद्धा council च घ्यायची. पण आता first time charter act अठराशे त्रेपन्न नुसार governor general ची जी council होती तिचे दोन भाग करण्यात आले. एक म्हणजे कार्यकारी भाग आणि दुसरा म्हणजे कायदेकारी भाग. आता governor general ची council जेव्हा कार्याकारी म्हणून भरायची तेव्हा काही नाही सर्व गोष्टी normal असायच्या. पण जेव्हा ती कायदेकारी म्हणजे कायदे वाढवण्यासाठी भरत असायची तेव्हा तिच्या मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्याच बरोबर सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायाधीश त्याच बरोबर बंगाल, मद्रास, मुंबई आणि वायव्य प्रांताचे

आणि company च्या कार्यकाळातील हा शेवटचा कायदा होता. तर आपण company च्या कार्यकाळातील कायद्यांचा अभ्यास केला. या नंतर आपल्याला ब्रिटीश राजपद कार्यकाळातील कायद्यांचा अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो या आगोदर आपण company च्या कार्यकालात pass केलेल्या कायद्यांचा अभ्यास केला. आता आपल्याला ब्रिटीश राजपत काळात pass केलेल्या कायद्यांचा अभ्यास करायचा आहे. आता यातील आपला पहिला कायदा आहे भारत सरकार चा कायदा अठराशे अठ्ठावन्न आणि या कायद्या नुसार company ची सत्ता होती company ची east india company ची जी भारतातली सत्ता होती

voice roy बनवण्यात आलं होत आणि पहिला voice roy कोण होता तर Lord Cannin हा भारताचा पहिला voice roy होता. आता या नंतर भारत मंत्री या नवीन पदाची निर्मिती करण्यात आली होती. आणि भारत मंत्र्यासोबातच त्याच पंधरा सदस्यीय मंडळ सुद्धा निर्माण करण्यात आलं होतं. आता हे काय करायचे हे पंधरा सदस्यीय मंडळ भारत मंन्त्र्याला शिफारस करायच्या आणि भारत मंत्री त्या नुसार मग निर्णय घ्यायचा. पण यांच्या शिफारसी भारत मंत्र्यावर

तर त्या नुसार संचालक मंडळ आणि नियंत्रक मंडळ अशा दोन संस्था निर्माण करण्यात आल्या होत्या. संचालक मंडळ पहीले पासून होतं पण नियंत्रक मंडळाला आता काही extra अधिकार देण्यात आले होते. कोणते अधिकार होते ते? राजकीय अधिकार आणि संचालक मंडळाकडे कोणते अधिकार होते तर व्यापारी अधिकार. तर आता या ठिकाणी ही गोष्ट समाप्त करण्यात आली आणि सर्व सत्ता ही कोणाच्या हातात आली? ब्रिटीश राजपदाच्या हातात आली. आता या नंतर आपला पुढील कायदा आहे अठराशे एकसष्ठ चा भारत council चा कायदा. आता या कायद्यानुसार काय काय करण्यात आलं ते आपण बघू. तर मुंबई, मद्रास, मुंबई आणि मद्रास हे जे प्रांत होते त्यांना स्वतः साठी कायदे बनवण्याचा अधिकार या काद्याद्वारे देण्यात आला.

परत देण्यात आला आणि ते आता स्वतःच्या area साठी त्याचं जेवढ क्षेत्र होतं त्यासाठी आता ते कायदे बनवू शकत होते. आता या नंतर viceroy ला अध्यादेशाचा, अध्यादेश काढण्याचा अधिकार देण्यात आला. त्यालाच वट हुकुम असं सुद्धा म्हटलं जातं, त्याचबरोबर त्याला इंग्रजी मध्ये ordinance असं सुद्धा म्हटलं जात. हा अध्यादेश नेमका काय असतो जेव्हा जे संसद आहे तर या संसदेची सज्ञ जे असतात जे असतात राज्य सभा, लोक सभा किव्वा आपल्या विधी मंडळाच्या जे सज्ञ असतात विधान सभा, विधान परिषद यांचे अधिवेशन चालू असल्यावर ते कायदे बनवू शकतात. पण यांचे अधिवेशन जेव्हा चालू नसते तेव्हा एखादा कायदा urgent म्हणजे emergency मध्ये बनवायचा असेल तर तेव्हा जो राष्ट्रपती आहे, त्याला अध्यादेश काढण्याचा अधिकार असतो. तर आता इथं बघा अठराशे एकसष्ठ मध्ये त्या काळी viceroy ला तो अधिकार देण्यात आला होता.

हे तुम्हाला लक्षात येईल. या नंतर या कायद्यातील पुढील तरतुदींचा आपण अभ्यास करू. तर council ला viceroy ची जी council होती तिला स्वतः साठी नियम बनवण्याचा अधिकार देण्यात आला. आणि या अधिकाराचा वापर करून त्या काळचा जो viceroy होता Lord Cannin याने मंत्रिमंडळ पद्धतीची सुरुवात केली हे आपल्याला दिसून येते. आता या नंतर viceroy ची जी legislative council होती म्हणजे viceroy च जे कायदेमंडळ होत ते viceroy ची council जेव्हा कायदे मंडळ म्हणून भरायची तर तेव्हा बनारस चा राजा दिनकर राव आणि पटियाला चे महाराज यांना त्या कायदे मंडळात नियुक्त केल्या गेल होत. कोणत्या कायद्या सुनार? अठराशे एकसष्ठ च्या कायद्या नुसार. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्या नंतर पुढे जाऊन अठराशे ब्यान्नौ ला सुद्धा असाच कायदा आला होता, पण या नुसार फक्त काय change करण्यात आलं होत या नुसार जी सदस्य संख्या होती मंत्री मंडळात आणि viceroy च्या council मध्ये त्याच बरोबर जे आपल viceroy च कायदे मंडळ होत त्यामध्ये फक्त सदस्यांची संख्या वाढवण्यात आली होती. बाकी काही असा मोठा change करण्यात आला नव्हता, त्यामुळे तो कायदा मी इथं घेतलेला नाही आहे. या नंतर पुढील महत्वाचा कायदा आहे एकोनविसशे नऊ चा भारत council कायदा यालाच Morley minto कायदा अस सुद्धा म्हटलं जातं. तर या मध्ये दोन नाव आहेत बघा Morley आणि Minto तर Morley त्या काळचा भारत मंत्री होता. आणि Minto त्या कालचा viceroy होता. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता, या कायद्यानुसार काय काय गोष्टी करण्यात आल्या तर जे सदस्य आहेत त्यांना अंदाज पत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार देण्यात आला.

बनारस चा राजा दिनकर राव आणि पटियाला चे महाराज. आता viceroy ची जी council होती तिच्या मध्ये सर्व प्रथम जे भारतीय व्यक्ती नियुक्त करण्यात आले होते ते होते सत्येंद्रनाथ सिन्हा तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि ही तरतूद एकोणविसशे नऊ च्या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे या कायद्यामधील पुढील आणि महत्वाची तरतूद आहे मुस्लिमांना स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले. आता हे एक याच्या मधून भारत पाकिस्तान ची final झाली. तर ही तरतूद खूपच dangerous ठरली भारतासाठी. आता या नंतर पुढील जो कायदा आहे, तो आहे एकोणविसशे एकोणवीस चा. भारत सरकार चा कायदा आणि यालाच montagu chelmsford अस म्हटलं जात. तर Montagu कोण होता त्या काळचा भारत मंत्री होता आणि Chelmsford कोण होता तर त्या काळचा भारताचा viceroy होता. आता या कायद्या नुसार भारतीय उच्च आयुक्त हे एक पद निर्माण करण्यात आलं. आपण बघितल की भारत सरकार चा कायदा अठराशे अठ्ठावन नुसार भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आलं आणि एकोणविसशे एकोणवीस चा जो कायदा होता त्या नुसार भारतीय उच्च आयुक्त हे पद निर्माण करण्यात आलं होत. Indian high commissioner याला Indian high commissioner म्हणतात. तर हे पद निर्माण करण्यात आलं आणि एकोणविसशे नऊ च्या कायद्याने जे स्वतंत्र मतदार संघ दिले होते मुस्लिमांना त्यात या कायद्याने वाढ करण्यात आली आणि त्या मध्ये आता युरोपिअन आणि शिखांचा सुद्धा समावेश करण्यात आला. म्हणजे आता एकूण तीन गटांना स्वतंत्र मतदान संघ देण्यात आले होते. एक म्हणजे मुस्लीम, दुसरे म्हणजे युरोपिअन लोक आणि तिसरे म्हणजे शीख लोक. आता या नंतर कायदे मंडळात कश्या प्रकारे change करण्यात आला हे आपण बघू. कायदे मंडळ दोन पातळीवर निर्माण करण्यात आले एक एक केंद्र पातळीवर आणि एक प्रांत पातळीवर. आपण बघितल की कायदे मंडळाची सुरुवात कधी झाली होती, तर अठराशे त्रेपन्न पासून charter act होता, अठराशे त्रेपन्न च्या charter act नुसार कायदे मंडळाची सुरुवात झाली होती आणि पुढे जाऊन एकोणविसशे एकोणवीस च्या कायद्यानुसार कायदे मांडळाच विभाजन झाल, केंद्र आणि प्रांत मध्ये आणि केंद्र स्तरावर ही दोन गटात त्याच विभाजन झाल होत. एक म्हणजे राज्य परिषद आणि दुसरी आहे केंद्रीय विधानसभा. आपण आज याला काय म्हणतो राज्य सभा आणि लोक सभा. तर त्या काळी केंद्र पातळीवर राज्य परिषद निर्माण करण्यात आली होती आणि त्याच बरोबर केंद्र पातळीवर केंद्रीय विधानसभा निर्माण करण्यात आली होती. आणि राज्य परिषद हे वरिष्ठ सभागृह होत त्या वेळी ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्या नंतर प्रांत प्रांताच्या ठिकाणी काय करण्यात आलं होत तर प्रांताच्या ठिकाणी जे प्रांत सूची मधील जे विषय होते ते दोन गटात विभागण्यात आले होते. एक म्हणजे राखीव विषय आणि दुसरे म्हणजे सोप्पी विषय. राखीव विषय जे होते ते जो प्रांताचा governor होता त्याच्या अधिकार क्षेत्रात हे राखीव विषय होते. आणि सोपीव विषयावर कार्य कोण करायचं तर जे लोक निर्वाचित जे भारतीय लोक होते ते सोपीव विषयावर कायदे करायचं काम करायचे. तर सोपी आणि राखीव विषय हे एकोणविसशे एकोणवीस च्या कायद्यानुसार प्रांत पातळीवर निर्माण करण्यात आलेले आहे. या नंतर एकोणविसशे एकोणवीस चा जो कायदा होता त्या नुसार लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगाची निर्मिती केली गेली होती. आणि त्याची शिफारस lee commission ने केली होती. कोणत commission? lee commission ने या केंद्रीय लोकसेवा आयोगाची शिफारस केलेली आपल्याला दिसून येते. आणि पुढे जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना झाली होती आणि या नंतर एकोणविसशे पस्तीस चा भारत सरकारच्या कायद्या विषयी आपण जाणून घेऊ. आपण बघितल की एकोणविसशे एकोणवीस च्या कायद्यानुसार लोकसेवा आयोगाची स्थापना केली होती. पण कोणता लोकसेवा आयोग? केंद्रीय लोकसेवा आयोग. तर पुढे जाऊन एकोणविसशे पसतीस च्या कायद्यानुसार राज्य लोकसेवा आयोग आणि संयुक्त लोकसेवा आयोगाची निर्मिती करण्यात आली. अजून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, एकोणविसशे एकोणवीस च्या कायद्याने प्रांत पातळीवर कायदेमंडळ हे राखीव आणि सोपिव विषयावर निर्माण करण्यात आलेले होते. ते आता पुढे जाऊन एकोणविसशे पस्तीस च्या कायद्यानुसार नष्ट करण्यात आले आणि याला द्वी शासन पद्धती असं म्हटलं जातं. इथं एकोणविसशे एकोणवीस च्या कायद्यानुसार प्रांत पातळीवर द्विशासन पद्धतीचा अवलंब झाला होता. द्विशासन म्हणजे काय?

आणि ती केंद्रात लागू केली जाईल असं म्हटलं पण ते actual मध्ये लागू झाली नव्हती, ही गोष्ट लक्षात घ्या. या नंतर दिल्ली येथे संघ न्यायालय federal court ची निर्मिती करण्यात आली आणि पुढे जाऊन याचच रुपांतर सर्वोच्च न्यायालयात झालेलं आपल्याला दिसून येतं. आता या नंतर प्रांतांना स्वायुक्त देण्यात आली. या कायद्यानुसार प्रांतांना काय केलं? स्वायुक्त देण्यात आली, तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार तुम्ही कायदे करू शकता. या नंतर अजून एक महत्वाची गोष्ट एकोणविसशे पस्तीस चा जो कायदा होता तो आत्तापर्यंत जे भारतासाठी करण्यात आलेले कायदे होते आणि कोणी केले होते कायदे तर ब्रिटीश संसदेने तर त्या मध्ये एकोणविसशे पस्तीस चा कायदा सर्वात मोठा कायदा होता.

जे मागची combine ची exam होती त्यामध्ये प्रश्न आलेला आहे. तर यातील प्रत्येक गोष्टीवर प्रश्न येऊन गेलेला आहे. तर अश्या प्रकारे मित्रांनो आपण ब्रिटीश कालीन कायद्यांचा अभ्यास केलेला आहे. आणि या नंतर आपल्याला घटना निर्मिती या घटकाचा अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो या पूर्वी आपण ब्रिटीश कालीन कायद्यांचा अभ्यास केला होता. आता आपल्याला घटना निर्मिती या घटकाचा अभ्यास करायचा आहे. आता भारतासाठी सर्वत्र पने एक घटना असावी अशी संकल्पना कोणी काढली तर एकोणविसशे चौतीस मध्ये M N Roy यांनी भारतासाठी ते घटना असावी अशी संकल्पना एकोणविसशे चौतीस मध्ये सर्वप्रथम मांडलेली आहे त्या नंतर एकोणविसशे पस्तीस मध्ये काँग्रेस ने अधिकृत पने घटना समितीची मागणी केली. कोणी केली? एकोणविसशे पस्तीस मध्ये काँग्रेस ने. त्या नंतर एकोणविसशे अडोतीस मध्ये प्रौढ माताधीकारावर निवडून आलेली घटना समितीची मागणी जर केली असेल तर ती केली डॉक्टर जवाहरलाल नेहरू यांनी. एकोणविसशे चौतीस मध्ये M N Roy यांनी सर्व प्रथम मागणी केली. एकोणविसशे पस्तीस मध्ये काँग्रेस ने अधिकृत पने मागणी केली. आणि एकोणविसशे अडोतीस मध्ये प्रौढ माताधीकारावर निवडून आलेली घटना समितीची मागणी कोणी केली आणि एकोणविसशे अडोतीस मध्ये प्रौढ माताधीकारावर आधारलेली घटना समितीची मागणी कोणी केली? जवाहरलाल नेहरू यांनी केली. आणि या नंतर एकोणविसशे चाळीस मध्ये तत्त्वतः august offer ने या घटना समितीच्या मागणीला मान्यता दिली. पूर्णतः आणि तत्वतः ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता घटना समितीची रचना कोणत्या समितीच्या किव्वा कोणत्या आयोगाच्या शिफारसीनुसार करायची आहे. तर Cabinet mission च्या शिफारसीनुसार घटना समितीची रचना करण्यात आलेली आहे. आणि अजून एक गोष्ट cabinet mission मध्ये कोण कोणते सदस्य होते, तर cabinet mission मध्ये cripps त्या नंतर Lawrence आणि A. V Alexander हे तीन सदस्य होते. Sir Stafford Cripps त्या नंतर Alexander आणि Lawrence हे तीन सदस्य कशामध्ये होते cabinet mission मध्ये होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या वर अनेक वेळा प्रश्न विचारून झालेला आहे. तर या नंतर भारता मध्ये घटना समितीच्या निवडणुका घेन्यासाठी एकूण तीनशे एकोणनव्वद जागा जाहीर करण्यात आल्या. आणि ह्या जागांच म्हणजे ह्या जागा तीनशे एकोणनव्वद का ठरवल्या होत्या? तर भारतातील जी लोकसंख्या होती तर दहा लाखांमागे एक जागा ठेवण्यात आली होती. आणि असं करून भारतात त्या काळी अडोतीस कोटी लोकसंख्या होती. तर त्या नुसार मग भारता मध्ये तीनशे एकोणनव्वद जागा ठरवण्यात आल्या होत्या. भारता माधे त्या काळी किती देशाची लोकसंख्या होती? अडोतीस point नऊ कोटी इतकी लोकसंख्या होती. त्यामुळे तीनशे एकोणनव्वद जागा ठरवण्यात आल्या होत्या. आता या तीनशे एकोणनव्वद जागा भारतामध्ये divide झाल्या होत्या. तर ह्या divide कुठे झाल्या होत्या? तर ह्यातील त्र्यान्नौ जागा ह्या संस्थानिकांना देण्यात आल्या होत्या. आणि ब्रिटीशांचे जेव्हा भारतावर शासन होते त्यासाठी दोनशे शहान्नौ जागा ह्या देण्यात आल्या होत्या. आता या दोनशे शहानौ जागांमध्ये सुद्धा जे governor राज्य करत होते ज्या प्रांतांवर असे एकूण अकरा प्रांत होते. तर ह्या अकरा प्रांतांना दोनशे शहानौ जागा देण्यात आल्या होत्या. आणि आजचे जे आपण केंद्रशासित प्रदेश बघतो तसे त्या काळी मुख्य आयुक्ताचे प्रांत होते आणि एकूण चार प्रांत होते, त्यांना चार प्रांतांना चार जागा देण्यात आल्या होत्या. आपण एकदा बघून घेऊ कि हे चार प्रांत कोणते होते तर पाहिलं प्रांत आहे दिल्ली दुसरं , तिसर आणि चौथं बलुचिस्थान. तर आपण एकदा रचना परत समजून घेऊया. एकूण जागा भारतासाठी होत्या तीनशे एकोणनव्वद निष्कर्ष काय होता दहा लाख लोकसंख्येमागे एक जागा. या नंतर ब्रिटीश भारातासाठी दोनशे शहान्नौ जागा संस्थानिकांसाठी त्र्यान्नौ जागा. आता या दोनशे शहान्नौ जागांमध्ये पण फुट पडली दोनशे त्र्यान्नौ जागा governor असलेल्या अकरा प्रांतांना आणि मुख्य आयुक्तांच्या प्रांतांना चार जागा आणि हे चार कोणते कोणते होते? दिल्ली, आणि बलुचिस्थान. आता या नंतर निवडणुका किती जागांसाठी होणार होत्या? तर ह्या दोनशे श्याहान्नौ जागा ज्या होत्या, ह्या दोनशे श्याहान्नौ जागांसाठी निवडणुका होणार होत्या. आणि त्र्यान्नौ जागा ज्या होत्या ते संस्थानिक काय करणार होते प्रत्येक संस्थानिकांचा एक सदस्य nominate करणार होता आणि तो या ठिकाणी निवडणुका घेण्यात येणार होत्या आणि या ठिकाणी संस्थानिक काय करणार होते सदस्य नामनिर्देशित करणार होते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता दोनशे श्याहान्नौ जागांसाठी निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यानंतर result काय आला ते पण बघू. तर दोनशे आठ जागांवर काँग्रेस निवडून आलं. त्यानंतर त्र्याहत्तर जागांवर मुस्लीम लीग निवडून आलं आणि पंधरा जागा, पंधरा जागांवर एक तर अपक्ष निवडून आल्या किव्वा काही पार्टी निवडून आल्या. तर अपक्ष च्या एकूण पंधरा पैकी आठ जागा गेल्या आणि सात

पाहिलं पक्ष आहे पक्ष दुसरं पक्ष आहे पक्ष त्या नंतर तिसर पक्ष आहे तर ही यात तीन पक्ष झाले अन तीनही पक्षांमध्ये सुरुवातीला आपण काय बघितल? हा शब्द बघितला. पहिला पक्ष पक्ष, दुसरा पक्ष, तिसरा पक्ष. आता schedule cast पाहणार आहो आपण त्या नंतर पुढील पक्ष आहे schedule cast feature कोणता schedule cast feature हा पक्ष त्या नंतर पक्ष आहे तर हे एकूण सात पक्ष होते ज्यांना एक एक जागा मिळाली होती. त्यामध्ये result सुद्धा बघितले दोनशे शहान्नौ जागांपैकी दोनशे आठ जागा काँग्रेस ला मिळाल्या. त्या नंतर झाल मुस्लीम लीग, पंधरा जागा अपक्ष आणि इतर पक्षांना मिळाल्या. आठ जागा अपक्षांना मिळाल्या आणि सात जागा या सात पक्षांना मिळाल्या. आता या नंतर घटना समितीच्या कामकाजाविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊ. तर घटना समिती ची जी पहिली बैठक होती ती नऊ डिसेंबर एकोणविसशे शेचाळीस रोजी भरली होती कधी नऊ डिसेंबर एकोणविसशे शेचाळीस रोजी घटना समितीची पहिली बैठक भरवण्यात आली होती. आणि या बैठकी साठी दोनशे अकरा सदस्य फक्त हजार होती. तीनशे एकोण नव्वद सदस्यांपैकी दोनशे अकरा सदस्य त्या बैठकीला हजार होती. आणि या बैठकीचे अध्यक्ष होते व सच्चिदानंद सिन्हा आणि सचिदानंद सिन्हांना अध्यक्ष का करण्यात आलं होत कारण या तीनशे एकोण नव्वद सदस्यांमध्ये सर्वात वयोवृद्ध सदस्य जे होते ते डॉक्टर सचिदानंद सिन्हा हे होते. आणि तर अश्या पद्धतीनुसार वयोवृद्ध सदस्स्यानन अध्यक्ष बनवण्यात येतं. तर त्या नुसार सचिदानंद सिन्हा यांना अध्यक्ष बनवण्यात आले होते. पण हे तुम्ही गोष्ट लक्षात घ्या कि सचिदानंद सिन्हा, सचिदानंद सिन्हा हे कायम स्वरुपिचे अध्यक्ष नव्हते ते तात्पुरते अध्यक्ष होते आता next बैठकी मध्ये कायमचे सदस्य निवडायची वेळ ही आली होती. तर आता दुसरी बैठक त्या वेळी होते अकरा डिसेंबर एकोनवीसशे शेचाळीस ला. पहिली बैठक नऊ डिसेंबर ला दुसरी, अकरा डिसेंबर ला.

हॅलो , हा संयुक्ता काय चाललंय? काय नाही, बोल ना काय म्हणतेस? काय नाही, कशी चालली अभ्यासाची तयारी?

MD च प्रिपेरेशन अत्ता अच्छा. आह MD च प्रिपेरेशन करते म्हणज एंट्रेन्स एक्झामची तयारी करते?

अच्छा, मग कशी करते तू अभ्यासाची, मग तू MD च प्रिपेरेशन कशी करते, महणजे तुमच्याकडे कसं आहे म्हणजे त्या एंट्रेन्स साठी जेव्हा अह तुम्ही प्रिपेरे करतात म एंक्स्याटली कशी तयारी करते तू अभ्यासाची ते सांग जरा? आता तयारी काय अं सीलेबस जो फर्स्ट टू लास्ट इयर आहे.

त्यानुसार मग जे नोट्स असतात एवेईलेबल मार्केटमध्ये ते एवेईलेबल करून मग आपले स्वतःचे नोट बनवून मग अभ्यास सुरू करतो अस. अच्छा म्हणजे तुम्हाला अह अस पार्टीक्युलर सीलेबस नाहीये MD एंट्रेन्स साठी.

स्वतःच अह नोट्स प्रिपेरे करायचे आणि स्वतःच अभ्यास करायचे असेच म्हणजे.

vast सीलेबस बरपू vast खूप vast आहे म्हणजे vast म्हणजे तुम्हाला असं, खूप जासत सीलेबस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते स्वतःला प्रिपेरे करायचं असतं ते. मग तुम्ही आता फर्स्ट इयर, सेकंड इयरच प्रिपेरेशन कशी केली म्हणजे जस अथा तस पाहाले गेले तर सबजेकटचं मोटा सबजेकट येक येक सबजेकटचं कुप मोटा मोटा झाला तर तुझी काशी केली तुम्‍ही अभ्‍यासाची तयरी काशी केली होती फर्स्ट इयर, सेकंड इयरला.

परत प्रॅक्टिकलली जेवढा अभ्यास करता येईल म्हणजे फर्स्ट इयरला suppose bones study आहे किंवा कुठला organs study आहे, जेवढा मंजे अं प्रॅक्टिकलली जेवढा स्टडी करू तेवडा इसि जात होथो. जस की एकदा organ आहे, organ direct समोर डीवून मग तयाचा बद्दल स्टडी करयेचा. किव्‍हा लँग्स आसेल म्हणजे प्रॅक्टिकल नोलेज जासत गेतला तुम्ही तेव्हा, आणि ते प्रॅक्टिकल नोलेज तुम्ही अह तुमच्य नोट्स मध्ये उतरवलं, माहणज theoretical तुम्ह convert केल, अच्छा अच्छा मग त्याच्यासाठी तुम्ही काय अस word, symbol असं काही नाही असे छोटे छोट नोट्स किंवा आता लक्षात राहण्यासाठी काय करतो आपण, अह जस अकरावी बारावीला add sugar to copy आठवतो तुला , allied angels चे फॉर्म्युला होते

add sugar to copy अस होत ना? पहेलय quadrant मध्ये all second मध्य सैन हम्म थर्ड मध्य सेवेन हम्म फोर्थ मध्ये असच होत ना, म्हणजे आपण खर तर किती हे असतानाही सगळ्या गोष्टी जेव्हा आपण कुठली गोष्ट अभ्यासाच करतो तेव्हा जेव्हा अस सिम्बोल, सिम्बोल लक्षात ठेवतो ना किंवा एखाद्या गोष्टीचा असं हे करतो आपण जेव्हा लक्षात ठेव, काय महणतेत कुठली प्रोसिझर म्हणते तेला?

पहिला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ते कस आपण लक्षात देवायचो महाणजे आपण किती असा आपण किती शान लक्षात डेवायचो ना. लक्ष्य डेवण्याची ती पदत, ती सगडी कडे सेम असते महणजे ट्रिक् व्यप्रयवाच लागतात, आता MD चा एंट्रान्स मध्ये तर वापऱ्याव लागतात. अच्छा म्हणजे तू ट्रिक्स वापरतेस, महणजे तू एवड्या मोठ्या सीलेबसच असया छोट्या नोट्स मध्ये कनव्हर्ट केले अणी ती नोट्स साठी सुद्धा अस वाटल की आता पटकन, पटकन रिव्हिजन दयायची अभ्यासाला तर मग तया नोट्स वापरते, मोडी पुस्तक नाही वापरत. ल नाही नाही ओव्हर ऑल सगळं नजरे खालून घालता येते नंतर

काय काय आपल्याला करायचे आणि ते तेव्हाच व्यवस्थित वाचून घ्यायचा आणि मग त्याचं आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायचं. जे काही जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे पॉईंट मध्ये महत्त्वाचे पॉईंट आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही फायनल एक्झाम साठी तुम्ही जेव्हा तुम्ही रिव्हिजन किंवा कराल तयारी तेव्हा मग जे तुम्ही नोट्स काढला त्या नोट्स मधनं अभ्यास करायचा. प्रत्येक वेळेस एवढ्या मोठ्या पुस्तकात शोधणे किती अवघडे म्हणजे शोधण्यातच दोन दिवस जातील.

खर तर त्याच्यामुळेच मार्केटमध्ये जे प्रगती किंवा इझी स्टेप्स आणि काय काय available असत न ते, एक्झाम काय मंतात आणखी काय परदमय त्या सगळ्या गोष्टी available असतात ना मार्केटमध्ये त्यातेचसाडी असतात के शॉर्टकट मध्ये अभ्यास करून रीकाम तर अस, पण खर जर मार्केटमध्ये घेण्यापेक्षा आपण आपलं स्वतःचं जर केलं तर आणखी बेटटर असते ते बीकस कशे आपली अह पूर्ण theoretically आपल concept clear होऊन जाती आणी मघ ती आपण शॉर्ट मध्ये उतरवतो नाही आणि हा म्हणजे तू म्हणते ते एकदम बरोबर आहे. आपण कुठलीही गोष्ट स्वतः जीवा करतो ना ती कोणती गोष्ट त्याचा आनंद वेगळा असतो महणजे द्विगुणीच आनंद असतो.

आणि हळूहळू ते कॉन्सेप्ट आपण हे केली महणजे एकसेप्ट करायला सुरुवात केली. मायंड नी आपण लेहनयात पण सुरुवात केली, अणी तेहवा मला नाही आडवत क काही पुस्तक वापरले, वापरले होते का कधी? फक्त मय्याट्स साडी आपण पुस्तक गयायेच की एक्झॅम्पल पाहाण्या साडी.

हो ना, बाकी सगळ्या विषयांसाठी आपण असं सुद्धा की आपण स्वतः अह त्याच्य नोट्स काढल्या होत्या त्य नोट्सआणि मग त्याला highlighter काही वेढ बरचड highlighter लावायचे, महाणजे highlight करायचे. महत्त्वाचे मुद्दे त्याला highlighter लावून ठेवायचं की आपण जेव्हा वाचू किंवा पटपट वाचून आणि संपून टाकू मग जेव्हा फायनल परीक्षा होती तेव्हा मग अह डिसेंबर पासून सुरुवात केली हळूहळू हे महत्त्वाचे मुद्दे त्याला वाचायला definition म्हणजे ज्या व्याख्या आहेत, त्या जशा च्या तशा आल्या पाहेजेत नीयम सुद्धा जशा चा तशा आल्या पाहीजेत, नीयमान मध्ये काही कमी जास्त चालत नाही ना नियम तर मग पाठ करण्याशिवाय पर्याय नाही मग तो तसच आहे ना, सगळीकडे तसंच नियम आणि व्याख्या व्याख्या पण जशी तशी आली पाहीजे, एखादा दूसरा शब्द एकडे टीकडे चालत

नवीन शबध रचना करू शकतो आपण, पण जेव्हा आपण अं परीक्षेची तयारी करतो, पण परीक्षेची तयारी त्या परीक्षेला अनुसरून पाहिजे ना, तर समज theoretical पेपर आहे, मग आपण काय करतो? म्हणजे पूर्ण लिहायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये, लिहायची प्रॅक्टिस पण पाहिजे ना काही वेळा आपण फक्त वाचतच राहतो, महणून तर आपण जेव्हा बारावीला आसायचो त्या पूर्व परीक्षा एक, पूर्व परीक्षा दोन, पूर्व परीक्षा तीन. अशी तीन तीन परीक्षा व्हायच्या वयाच्याना की आपल्याला त्याची प्रॅक्टिस हुवयीला पाईजे लिहाण्याची. लिहिण्याचा सराव जर नसेल तर आपण परीक्षेला कधी म्हणजे आता कुठलीही परीक्षा देण्याच्या अगोदर फक्त तयारी करूनच उपयोग नाही ये. त्या याची प्रॅक्टिस पण पाहीजे ना, सराव केला पाहीजे, जस आता तुमची MD ची एंट्रान्स आहे तर तुला, तेजे तू नोट्स काडल्यात नोट्स तर ठीक आहे पण कुठली दुसरी पुस्तक आणून प्राशन काय येतात ते सुद्धा पाहिले पाहिजे ना म्हणजे कुठल्या प्रकारचे जुन्या प्रश्नपत्रिका मिळाल्या, मिळतात काय आपल्या येथे जुन्या प्रश्नपत्रिका? हो ओ असतात ना. असता क्वास्चन सेट बेटतोना आपल्याला, परशन पत्रिका बेटतात. मग तय अनुसार परक्षण सोडत सोडत जायच टईमींग लावून. आपल्याला एंट्रान्सेला MCQ असतात, एक शे वीस क्वास्चन असतात, तर एक शे वीस क्वास्चन आपण दोन तासात सोडवड्याच ते टार्गेट असत.